जावा मधील फोर लूप वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
फोर लूप चा वापर जावा मध्ये कसा करायचा ते पाहू
यासाठी उबुंटू 1110 जेडीके 16 आणि इक्लिप्स 370 वापरणार आहोत
आपल्याला जावा तील रिलेशनल ऑपरेटर्स आणि आयएफ स्टेटमेंट माहित असायला हवे
नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
हा फोर लूप चा सिंटॅक्स आहे
ह्यामध्ये इनिशियलायझेशन लूप कंडिशन आणि इन्क्रिमेंट यांचा समावेश होतो
लूप कंडिशन ट्रू असेपर्यंत फोर ब्लॉक कार्यान्वित होत रहातो
इक्लिप्स मध्ये एक उदाहरण करून पाहू
इक्लिप्स वर जाऊ
आपण फॉर्लूपडेमो नावाचा क्लास बनवला आहे
मेन मेथॉड मध्ये फोर लूप समाविष्ट करू
मेन फंक्शन मध्ये टाईप करा इंट आय सेमिकोलॉन
नंतर फोर कंसात आय इक्वॉल टीओ 0 सेमिकोलॉन आय लेस थान 10 सेमिकोलॉन आय इक्वॉल टीओ आय प्लस 1
हे स्टेटमेंट लूप कसे कार्य करणार ते ठरवते
आय 0 ही लूप ची स्टार्टिंग कंडिशन आहे
ही कंडिशन व्हेरिएबलला इनिशियलाईज करते
इल्ट10 ही लूप ची रनिंग कंडिशन आहे
कंडिशन जर ट्रू असेल तर फोर ब्लॉक कार्यान्वित होईल
नसेल तर कार्यान्वित होणार नाही
आय ची व्हॅल्यू 10 किंवा त्यापेक्षा जास्त होईल तेव्हा ब्लॉक कार्यान्वित होणार नाही
i i1 हे लूप व्हेरिएबल कसे बदलणार ते दाखवतो
येथे आय ची व्हॅल्यू 0 ने सुरू होते
लूप च्या प्रत्येक इटरेशन ला आय ची व्हॅल्यू 10 होईपर्यंत 1 ने वाढत जाईल
आता आय संबंधात काही बदल करू
ओपन आणि क्लोज कर्ली ब्रॅकेट्स काढा
कर्ली ब्रॅकेट्स मध्ये टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं आणि कंसात लिहा आय गुणिले आय
हे 0 ते 9 पर्यंतच्या प्रत्येक अंकाचा वर्ग प्रिंट करेल
आऊटपुट पाहू
सेव्ह करून कार्यान्वित करा
लूप 0 ते 9 ह्या अंकांसाठी कार्यान्वित झाले
प्रत्येक इटरेशन मध्ये अंकाचा वर्ग प्रिंट होईल
आता 3 किंवा 5 च्या पटीत असलेल्या सर्व दोन अंकी संख्या प्रिंट करू
आय ची व्हॅल्यू 10 ते 99 पर्यंत असली पाहिजे
त्यासाठी आय इक्वॉल टीओ 0 च्या जागी आय इक्वॉल टीओ 10 करा
आणि आय लेस थान 10 च्या जागी आय लेस थान 100 करा
कर्ली ब्रॅकेट्स मध्ये असे अंक प्रिंट करणार आहोत जे 3 किंवा 5 च्या पटीत असतील
टाईप करा आयएफ कंसात आय मोड 3 इक्वॉल इक्वॉल टीओ 0 किंवा कंसात आय मोड 5 इक्वॉल इक्वॉल टीओ 0
हे स्टेटमेंट आय ला 3 किंवा 5 ने भाग जातो की नाही ते तपासेल
नंतर कर्ली ब्रॅकेट मध्ये आय ची व्हॅल्यू प्रिंट करणार आहोत
आता आऊटपुट पाहू
त्यासाठी सेव्ह करून कार्यान्वित करा
हे अंक 3 किंवा 5 च्या पटीतील आहेत
अशाप्रकारे आपण जावा मध्ये फोर लूप वापरले
हा पाठ येथे संपला
जावा मध्ये फोर लूप वापरायला शिकलो
असाइनमेंट
तीन अंकी संख्येतील प्रत्येक अंकाच्या घनांची बेरीज त्या संख्येइतकी असल्यास तिला आर्मस्ट्राँग नंबर म्हणतात
उदाहरणार्थ 153 इक्वॉल टीओ 1 क्यूब प्लस 5 क्यूब प्लस 3 क्यूब
अशा सर्व 3 अंकी संख्या शोधा
प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते160सहभागासाठी धन्यवाद